यहा लाल पीला नीला गुलाबी सभी रंग के कुर्ते टंगे है। उपर की और एक काले रंग का कुर्ता टंगा है।

यह काफी सुंदर सी जगह है। यहा पर एक व्यक्ति पा एक पत्थर पर बैठा हुआ है। यहा दूर दूर तक हरियाली दिख रही है। यहा लाल बड़े बड़े चट्टानो वाले पत्थर है।